आणि त्याच्या नंतर त्यांनी अह शेकोटी पेटवली आणि मग त्या शेकोटी साठी सगळ्यात रात्री रा अं रात्री तीन नंतर आम्ही लाकडू लाकूड शोधणं आणि सगळ्या गोष्टी करणं सुरु झाल्या हे सगळं होईस्तोपर्यन्त तर almost अर्धा तास तर गेलाच असेल त्याच्यानंतर आम्ही सगळे निवांत बसलो आणि गपागोष्टींचं सुरु झाल्या सगळे trackers त्यांचे वेगवेगळे experience सांगत होते different treks मध्ये कोण कोण हम्म कसं कसं perform करत होत किंवा कोणासोबत काय झालं आणि प्रत्येकाच्या stories तो रात्री तीन नंतर असा आमचा गपागोष्टींचा सुरु झाला त्याच्यानंतर आम्ही almost अं

so आम्हाला आमचे जे leaders होते त्यांनी आम्हाला सकाळी सहा वाजता उठवलं trek ला जाण्यासाठी sotreck ला जाण्यसाठी obvious तिथे कोणत्याही प्रकारची सुविधा नव्हती जशी आपल्या घरी असते so तिथेच आम्ही

आमचं basically साडे सहाला introduction नंतर trek सुरु झाला so पुढच्या गोष्टी जे काही trek च्या गंमतीजमतियेत त्या स्नेहल सांगेल आमचा trek सुरु तर झाला होता पण आम्हाला भीतीही तेव्हडीच वाटत होती उजेड पडला होता पण सकाळचा अंधार आणि उजेड असं सगळं एकत्रच होत चालताना तर खूप छान वाटत होत थंडथंडगार वारा आणि अं सूर्य उगवताना डोंगर आजूबाजूला जो गड चढणार होतो तो आमच्या पासून बराच लांब होता तो पाहताना

की आपण इथपर्यंत जाऊ शकू सगळे friends तर होते पण तरी पण एक आतून असं वाटतना की आपण करू शकू किंवा नाही की खूप दिवसांनी करतोय किंवा काय तर असं सगळं असं चालू होत मनामध्ये आमच्या introduction मध्ये आमचे trackers अं खूप लोक होते पाच सहा लोक होते करणकी त्याच्या मध्ये आम्ही rock climbing करणार होतो ते rock climbing साठी अं सगळ्यांचं जे सामान होत अं दोऱ्या वैगेरे तर ते सगळं घेऊन trackers तर चालू झाले होते आम्ही प्रत्येक trek मध्ये मागेच थांबायचो

आधी तर सगळं सपाटाच होत normal road होता आणि आम्ही त्याच्यावरती आम्ही चालायला लागलो होतो तर ते चालत जात असताना समोर दिसत होत की आपल्याला अजून किती वरती वरती चालत जायचं आहे पण ते छानही वाटत होत आम्ही actually back side नी trekking start केलं होत म्हणजे तिकडे ऊन हे दुपार नंतर येणार होत तिकडे सगळी सावलीच होती त्यामुळे एक आधार होता की आपल्याला उन्हात तर trek नाही करावं लागणारे तर त्याच हिंमतीने आम्ही trek start केला होता आम्ही middle ला वैगेरे पोहचलो असू अह किल्याच्या नाही आम्ही असच चालत चालत चालो होतो आणि आखा group होता थोडा group पुढे थोडा मागे आणि मध्ये आणि खूप मज्जा गंमतजंमत करत आम्ही चालो होतो सगळे लोक त्यांचा experiences करत होते की आम्ही ह्या गडावर पण जाऊन आलोय तर तुम्ही पावसाळ्यात त्या गडावर जावा तर तुम्हाला उन्हाळ्यात कुठले trek केले पाहिजेत trackers एक अशी गोष्ट असते की ते कुठल्याच महिन्यात थांबू शकत नाही उन्हाळा असो पावसाळा असो नाहीतर हिवाळा असो त्यांना कुठल्याही महिन्यात trek करायला आवडत हम्म आम्ही असं करतो की उन्हाळ्यात आपण कुठल्या अं किल्ल्यांवरती जाऊ शकतो किंवा मग त्या किल्ल्यांच्या कुठल्या बाजूने जात येईल किंवा मग सकाळ पासून ऊन नाही लागणार म्हणजे आपण अं आपल्याला जास्त चडता येईल जास्त stamina राहील असं अं आम्ही ठरवतो तर त्या मध्ये हा माहुली गड होता तर आम्ही अह अर्धा पर्यंत पोहचलो असू चडतानाच्या side नी आम्ही एका गावातून चढणार होतो आणि गड पूर्ण किल्ला पूर्ण फिरून आम्ही दुसऱ्या गावातून उतरणार होतो असा आमचा plan होता तर आम्ही गड start केला होता चढायला थोडा अह चडून झाल्यानंतर एकदम मोठा कठीण चड आला होता तर तो चड झाल्यानंतर आम्हाला नाष्ठा मिळणार होता सकाळचा breakfast असं सगळे trackers सांगून आम्हाला वरती चडवण्यासाठी प्रोत्साहित करत होते तर असं झाल्यानंतर आम्ही सगळे म्हणजे अं बरेच लोक हळू हळू सगळे येत होते म एका ठिकाणांवर आम्ही जमलो होतो तर तिथे जमल्यानंतर अं आमचा breakfast चालू झाला breakfast मध्ये अं bread आणि butter असं breakfast होता आणि त्याच्यानंतर अं काही लोकांना हवं होत ते थालीपीठ वैगेरे आणि आणलेला सगळ्यांनी खाऊ अशे सगळे मिळून एकत्र मिळून आम्ही खात होतो आणि तेव्हा जाताना सगळ्यांचं चालू होत की आता आपल्याला जाताना करवंदाची झाडी लागणार आहेत आंबे ही मिळू शकतात मस्त आंबट कैऱ्या वैगेरे असं बरच काही मिळू शकत तर असं आमचं गपागोष्टी चालू होत्या त्यानंतर एका point ला आल्यानंतर आम्हाला एक अह आम्ही Start केला breakfast नतंर चढायला तर एक point आला कि आम्हाला तिथे आता अं rock lining करायचं होत rock lining वरती जाण्यासाठी trackers आमच्या बरेच पुढे गेले होते

तर आम्ही तो start केला आधी तर जायची पाहलियांदा जायची तर हिंमत झालीच नाही त्यामुळे जे जे experience लोक होते ते गेले आधी आणि मग त्यांचं बघून बघून आम्ही ही start केलं आणि obivously पहिल्यांदा करतोय म्हण्टल्यावरती आम्ही trackers कडे सांगितलं कि आमचे ही video shoot करा आणि मग नंतरऐना आम्ही हिंमत करून गेलो finally आमच्याकडून झाला ही तो

तो patch ही आम्ही खूप easily cover केला तर त्याच्यानंतर अं आम्ही एका ठिकाणी बसलो आम्ही कल्याण दरवाज्याला पोहचलो होतो त्या कल्याण दरवाज्याला पोहचल्यानंतर म्हणजे हा back side चा दरवाजा त्या दरवाजाला पोहचल्यानंतर

तो किल्ला अं खान म्हणून होते तर त्यांनी हल्ला केला किल्ल्यावरती आणि तो त्यांनी घेऊन टाकला त्याच्यानंतर शाहजीराज्यांनी बरेच प्रयत्न केले पण तो किल्ला काय त्यांचा हाती आला नव्हता तर त्या अह शिवाजी राज्यांनी अं त्याच्यावरती तो किल्ला जिंकला थोड्या वर्षानंतर पण त्यो किल्ला जिंकताना आपलं मराट्यांचं हजार ष्ण अं सैन्य मारलाय अं मरण पावलय पण त्याच्या नंतरही अं ते अं तर अशी त्याची history आहे कि अं तो किल्ला मराट्यांपासून बऱ्याचदा गेला आणि बऱ्याचदा आला ही म finally तो आल्यानंतर एक वेळ अशी अली की तो अह आपल्याला किल्ला हा देऊन टाकावा लागला तर त्या अं माहुली किल्ल्यावरती अं actually त्रिकुट आहे तीन सुळे आहेत तीन किल्ले आहेत वरती बालेकिल्ला भंडारगड आणि पळसगड असे आहेत हे दोन उपकिल्ले होते तर अशी सगळी त्यांनी माहिती दिली आणि तो trek करत असताना आमच्याकडचं पाणी ही संपलं होत आणि थोडं थोडं ऊन ही यायला चालू झालं होत actually rock climbing करत असताना अं ऐक एकेला जावं लागत त्यामुळे खूप time आमचा असाच वाया गेला कि सगळे लोक वरती थांबत होते प्रत्येक जण वरती येत होत त्याच्या मध्ये आमचा खूप वेळ वाया गेला कि थोडं delay होत चाल हो आमचा treck तर तो झाल्यानांतर अं आमचं पाणी संपल होत त्यामुळे आम्ही अं दुसऱ्या गडावरती गेलो तर त्या गडावरती तर पाण्याची काहीच सोय नव्हती आम्ही दुसऱ्या गडावरती गेलो पाण्याच्या शोधात तर पाणी शोधल्यानंतर तिथे शिवाजी महाराजांची मूर्ती होती होती त्या विहिरीतलं पाणी खूप थंडगार होत तर त्या विहिरीतल्या पाण्यानी आम्ही आमच्या सगळ्या bottles भरून घेतलो आम्ही fresh झालो कारण की खूप dehydrate झाल्यानंतर अं आम्हाला थोड्या rest ची गरज होती हे करत असताना आम्हाला almost दोन तीन वाजले होते आणि भूक ही खूप लागली होती पण आमच्याकडे जे काही खाणं होते ते खूप थोडं फारच होत की आमचं जेवण हे गडाच्या खाली उतरल्या नंतर आम्हाला जेवण होत गडा वरती काहीच सोय नव्हती जेवणाची तर आम्ही आमचं जे बाकीचं खाणं नेलं होत तेच खात होतो असाच सगळं चालू असताना आम्हाला कळलं होत की आत्ताशी आपण पोहचलो आहोत अजून तर उतरण आमचं सगळं बाकीचं आहे तर उतरण्याची तर वेगळ वेगळीच मज्जा होती तर आता अं उतरण्याची मज्जा काय झाली हे नेहा सांगते

म्हणजे खूप point असे difficult pointers होते जिथे rock climb करायचं होत आणि तिथे rope लावणं सुद्धा impossible होत so अशा ठिकाणी आमचे trackers खूप जास्त help करत होते आम्हाला ते आम्हाला प्रत्येक ठिकाणी हात देत होते किंवा guide करत होते कुठे steps ठेवायचे आणि कसे पुढे push करायचं n all तर एका point नंतर अं चढताना एक खूप म्हणजे गंमतीदार गोष्ट अशी होती आमच्या group मध्ये एक जण आमच्या group मध्ये म्हणजे आमच्या जो काही trackers चा complete group होता त्याच्यामध्ये group अजून एक होता त्यांच्यांतला एकजण एक एकजण person होता ज्याला trek बदल actually complete idea नव्हती की trek हा difficult level चा trek ए करून so तो just enjoy आणि

मस्ती म्हणून तो ह्या trek साठी आला होता but अं त्याच्यानंतर जे काही त्याच्या सोबत झालं ते खूप आढळत so त्याने trek तर सुरु केलं होत treck सुरु झाल्यावरती सगळेच लोक आप आपल्या speed ने वरती जात होते जेव्हा आम्ही जस स्नेहल ने सांगितलं आपल्याला आम्ही almost दोन तासानंतर breakfast साठी एका ठिकाणी थांबलो तेव्हा आम्ही बऱ्याच वेळ तिथेच बसलो होतो कारणकी तो जो मुलगा होता त्याला यायला खूप वेळ लागत होता कारणकी maybe त्याला सवय नसेल trek ची so तो खूप जास्त दमला होता जेव्हा तो आला so त्याच्या हम्म त्याला खूप जास्त घाम आला होता आणि तो खूप जास्त dehydrate झाला होता so त्यामुळे आमच्या trackers लोकांनी त्याला खूप help केली त्याचे bags n all अं बाकीचं सामान आमच्या trackers लोकांनीच घेतले होते आणि त्याला ते push करून वरती आणत होते ह्या trackers ची treks ची गंमत म्हणजे हा trek आपण चढू शकतो but आपण त्याच ज्या कल्याण दरवाज्याला आपण चढतो आहोत त्या दिशेने आपण खाली उतरू नाही शकत so जर एकदा आपण trek start केला तर खाली येण्यासाठी कोणताच option नाहीये so आपल्याला तो continues करावा लागेल so त्या मुलाला थोडं खूपच जास्त actually कठीण गेला हा trek कारण so ज्या प्रकारे स्नेहल ने आता आपल्याला सांगितलं की आम्ही कल्याण दरवाज्याला वरती पोहचलो खूप सारे difficult patches करून आम्ही पोहचलो so ते करताना actually भीती आणि मस्ती किंवा एक प्रकारचे enjoyment ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला अनुभव करायला भेटल्या त्याच्यानंतर मग जेव्हा आम्ही जस स्नेहल ने सांगितलं जिथे शिवाजी महाराजांची मूर्ती होती आणि तिथे शंकर शंकराची पिंड आणि एक झाड पण होत so तिथेच शंकराची पिंड किंवा शं शंकराची मंदिर आपण बोलू शकतो so तिथे गेल्यावर अं एक वेगळ्या प्रकारच peace किंवा एक वेगळी प्रकारची शांतता आणि एक

आनंदी environment छान वाटत होत so आम्ही तिथे बऱ्याच वेळाने आम्ही दहा ते पंधरा मिनीट आम्ही तिथे आराम केला rest केलं fresh झालो photos काढले थोडे फार obvious आम्ही चांगले तर दिसत नव्हतो अं त्याच्यानंतर मग आम्ही परत अं trekking आमची सुरु केली like decending खाली उतरायला so एकदा खाली उतरत असताना actually पहिले अर्धा तास चा रोड जो होता तो फक्त आम्ही जसे स्नेहल ने सांगितलेले तसे तीन वेगवेगळे अं गड आहेत त्याप्रकारे ह्या एका गडावरून दुसऱ्या गडावर जायचं होत so जाताना सपाट पठारच होतं त्यामुळे जाताना काही problem झाला नाही so पहिल्या अर्धा तास आम्ही एकदम मस्तीमध्ये चालत होतो थोडं ऊन तर लागलं होत कारण की आम्हाला trekking ला थोडा late झाला होता ज्या time ला आम्ही actually खाली उतरत असायला हवं होत किंवा उतरलेलं असायला हवं होत त्या time ला आम्ही अजून अं डोंगरावरतीच होतो अं किल्ल्या वरतीच होतो so शेवटी आम्ही चालायला सुरवात केली नंतर एका point ला आम्ही मधी आलो तिथे actually थोडी काही लोक जी होती जी professional trecker होती ज्यांनी खूप treks केले होते त्या लोकाना मोस अं mostly रस्ता माहित होत की कुठून जायचंय so ती लोक पुढे निघून गेली so आम्हाला माहीतीच नव्हतं की कुठे जायचंय so मध्ये दहा पंधरा मिन्ट आम्ही बस एका जागी असेच बसून होतो कारण की आम्हाला रस्ता माहित नव्हता so एका आमच्या जो guide होता त्यांनी walky talky वरती

खूप दम्बली होती कारण की जेव्हा आपण आराम करतो तेव्हा muscles खूप जास्त आपले relax होतात so परत एकदा सगळी energy घेऊन आम्ही पुढे चालायला सुरवात केली so आता पुढे जेव्हा इथून पुढे जायचं होत तिथून थोडं परत अं आपल्याला थोडं अह slope वाला area होता जिथे थोडं घसर होत वैगेरे तो थोडं risky तिथे पण होत चालायला पण येवड अवघड पण नव्हतं कारण की उन्हाळा होता त्यामुळे येवडा काही problem नाय आला so एकदा आम्ही चालू खाली चालायला सुरवात केली आणि आम्हाला जो आम्ही trek रात्री पूर्ण करणार होतो जो आम्ही चार ते पाच वाजता पूर्ण करणार होतो treck तो complete करायला आम्हाला संध्याकाळचे सहा साडे सहा झाले होतो so बऱ्याच trackers च्या helps ने आम्ही सहा साडे सहाला खाली पोहचलो village ला आणि मग तिथे lunch करून आम्ही परत आमच्या auto auto वाले जे अं आमच्या trackers ने manage केले होते त्यांच्या सोबत आम्ही घरी जाण्याची journey सुरु केली आता पुढचं स्न्हेल बोल तर असाच होता आमचा trek हा माहुली trek बऱ्याच कष्टानंतर आम्ही संपवला हा treck हीच आमची होती आजची trek ची माहिती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

पुढे श्वास घेतो ज्यामुळे गंभीर हानिकारक रोग होतात प्रदूषक अनेक प्रकारात येतात ते द्रव थेंब

दुय्य्म असे षण हवेत सोडले जातात आणि

करण्याचा हा सर्वात लोकप्रिय स्रोत आहे car engine automobile सोड लेला CO हा हवा प्रदूषकांच्या आणखी एक लोकप्रिय स्रोत आहे एक नैसर्गिक आहे तर दुसरी मानव निर्मित आहे कारखान्या मधून सोडला जाणारा sulphur dioxide gas हा हवेतील प्रदूषक हवेत सोडण्याच्या आणखी एक मार्ग आहे वायू प्रदूषणाचे मानवावर होणारे परिणाम वायू प्रदूषण ही नवीन civilized world ची प्रमुख चिंता आहे ज्याच्या मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर गंभीर विषारी परिणाम होते त्यात emission चे अनेक स्त्रोत आहे परंतु मीटर वाहने आणि औद्योगिक प्रक्रिया

प्रदूषकांमध्ये particle pollution ground level ozone carbon monoxide nitrogen oxide आणि lead यांचा समावेश होतो हवेतील suspended पुफझी कण कच्या दीर्घ आणि अल्पकालीन मानवावर वेगळा विषारी प्रभाव पडतो ज्या मध्ये श्वसन आणि हृदय व रक्त वाहिन्या संभंधित रोज nuorocycle trick गुंता गुंत डयांची जय जय त्वचा रोग आणि कर्क रोग सारखे दीर्घकालीन दीर्घकालीन आजार यांचा समावेश होतो खराब हवेच्या गुणवत्ते च्या संपर्कात येणे आणि मुख्यतः हृदय व रक्तवाहिन्या संबंधित आणि श्वसन रोगांमुळे विकृती आणि मृत्यू चे वाढते प्रमाण यांच्यातील थेट संबंध अनेक अहवालांनी उघड केला आहे दमा फूस फुसांचा कर्क रोग ventricular hypertrophy ELZHEIMER आणि parking संस्कृत मानसिक गुंतागुंत retinopathy गर्भाची वाढ आणि कमी वजन यां सारख्या काही रोगांच्या घटना आणि प्रगतीमुळे वायू प्रदूषण हा प्रमुख पर्यावरणीय जोखीम घटक मानला जातो वायू प्रदूषणाचे कारणे पहिले वाढती लोकसंख्या भारताच्या भारत सारख्या देशात जय वेगाने लोकशाहीच्या वाढत आहे वाढत्या वायू प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण आहे या मागचे सर्वात मोठे कारण म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीच्या अनादर वापर पूर्वी हि समस्या फक्त

बाहेर पडणाऱ्या विषारी हवेमुळे हवा प्रदूषित झाली आहे दुसरं वाढणारा उद्योग

सर्वाधिक दूषित झाली आहे बहुतेक विकसनशील देशांची ही समस्या आहे आज भारतातील अनेक शहरे वाढत्या उद्योगामुळे जोखमीच्या चिन्हाच्या वर आले आहे त्या शहरांमध्ये श्वास घेणे दुर्मिळ झाले आहे तिसरं

प्रचंड वाढीमुळे engine bus विमान scooter इत्यादींची संख्या खूप वेगाने वाढत आहे हि सर्व वाहने सतत आपल्या धूराने वातावरणात असंतुलन निर्माण करण्याचे काम करत असतात चौथं jungle तोड आपण सर्व मानवांनी आपल्या सोयी साठी jungle तोड केली आहे त्या मुळे वायू प्रदूषण वाढले आहे साहजिकच झाडे सतत वातावरणातील प्रदूषण कमी करण्याचे काम करतात आपल्या अन्नासाठी हानिकारकवायू carbon dioxide घेऊन वनस्पती जीवनदायी वायू oxygen प्रदान करतात पाचवं अणुचाचणी आम्ही परस्पर शत्रुत्व इतके वाढवले आहे की देशात युद्ध सुरु झाले आणि शस्त्राची शर्यत सुरु झाली त्यामुळे लोकांना अनु bomb सारखे अत्यन्त घातक आणि प्रदूषकाली शस्त्र मिळाले वायू प्रदुष कमी करण्याचे उपाय पाहिलं सरकारने अशी धोरणे बनवावीत की कर्मचारी घरून काम करतील आठवड्यातील फक्त एक दिवस office ला जा आणि आता माहित तंत्रज्ञानाच्या आगमनाने हे तिथून शक्य झाले आहे उदाहरणार्थ लूईस corporation क्षेत्रात काम करणारे पस्तिस percent लोक आठवड्यातून एक दिवस कार्यालयात जातात बाकीचे कामे घरी बसून करा त्यामुळे त्यांचा येण्या जाण्याचा खर्चही होत नाही आणि वायू प्रदूषण वाढत नाही ये जा करताना लागणारा वेळ जे लोक इतर कामांसाठी वापरतात दुसरं अधिका अर्दिक cycle वापरा तिसरं सार्वजनिक वाहतूक वापरा चौथं मुलांना गाडीने शाळेत सोडू नका तर त्यांना शाळेच्या वाहतुकीत जाण्यासाठी प्रोत्साहित करा पाचवं तुमच्या घरातील लोकांना cartoon तयार कार्यांत सांगा जेणे करून ते त्यात कारणाने office ला जाऊ शकतील त्यामुळे इंधनाची बचत होईल प्रदूषण ही कमी होईल सहावं तुमच्या घराभोवती झाडे आणि रोपांची योग्य काळजी घ्या सातवं गरजा नसताना वीज वापरू नका आठवं ज्या खोलीत cooler fan किंवा air conditioner आव्यश्यक असेल ती खोली चालवा बाकीची जागा बंद ठेवा नऊ तुमच्या बागेत कोरडी घाण असल्यास त्यांना जाळू नका परंतु त्यातून खत तयार करा दहा दर तीन तीन महिन्यांनी तुमच्या car चे प्रदूषण तपासा अकरा फक्त sesame मुक्त petrol वापरा बाहेरच्या तुलनेत घरांमध्ये प्रदूषणाच्या प्रभाव कमी असतो त्यामुळे जेव्हा प्रदूषण जास्त असेल तेव्हा घराच्या आत रहा आत जा वायू प्रदूषण प्राण घातक आहे यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अन्यथा पृथवी वरील जीवनाच्या सर्व खुणा पुसल्या जातील ज्यू पर्यंत आपण सर्वजण वायू प्रदूषण कमी करण्याचा विचार करत नाही तो पर्यंत वायू प्रदूषण कमी होऊ शकत नाही कारण आपल्या सरकार प्रत्येक गल्ली बोळात जाऊन वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवू शकत नाही त्यामुळे आपण पुढे येऊन लोकांना वायू प्रदूषणाबाबत जागरूक केले पाहिजे या बद्दल वायू प्रदूषण प्रदूषणाची माहिती तुम्हाला नक्की मदत करेल त्या त्या वरील उपाय योजना समजावून सांगितल्या तरच आपण वायू प्रदूषण नियंत्रित करू शकतो बोल लता काय करते? काही नाही, बसून आहो dress बघत होती हम्म